व ही पांढर्‍या रंगाची आहे.

वाटत आहे त्याला नीळा रंगाची मला इथे डिझाईन दिसत आहे दिसत आहे.

ए.टी.एम. दिसत आहे व येथे एका वेळी एकच माणस ए.टी.एम. मध्ये जाऊ शकतो असे येथे दिसत आहे.

या चित्रामध्ये मला येथे हिरव्या रंगाचे दुचाकी दिसत आहे.

व हिला काळ्या रंगाचे दोन चाक दिसत आहे एखाद शोरूम आहे असे वाटत आहे.